आहे इकडे साईडला काम सुरु आहे सध्या.

हो का? आता एमएसडब्ल्यू केल्यांनतर एनजीओमध्येच असणार ना. हो एमएसडब्ल्यू वाल्यांचे हेच आहे कारण त्यांना जॉबचं नाही भेटत ये. हो एनजीओमध्येच करावं लागते.

मी पण आता एका एनजीओमध्येच आहे जॉब करत आहे. ,आमच्याकडं ट्रेनिंग चालू होतं.

हं अठरा ते पस्तीस मधले मुलं आहेत ना तर त्यांना आम्ही फ्रीमध्ये ट्रेनिंग देतो आणि फ्रीमध्ये त्यांना जॉबला पण लावतो.

ते कात्रज बालाजी नगर, अ आंबेगाव या लोकांसाठी आम्ही काम करतो. हां का?

जो पण एरिया आहे ना पुढचा

तर तिथले मुलं आम्हाला चालतील असे तुझ्या मध्ये काही मुलं असले तर सांग त्यांना तुझ्या

आहेत ना माझं कॉलेज स्वारगेटला झाल्यामुळं सगळं कॉलेज तिकडंच आहे. तुमचं पॅम्प्लेट वगैरे काय असेल ना

हो हो सांगेल मी त्या फ्रेंड सर्कलला सांगेल अ स्टेट्स वगैरे ठेवतील

माझी एनजीओ हेल्थवर काम करते. अच्छा हेल्थमध्ये काय काय करते? अ लेडीज चे जे हायजिन वगैरे आहेत ना त्याबद्दल आम्ही त्यांना कौन्सलिंग वगैरे करतो. जसं वॅक्सिनेशन वगैरे ज्या गोष्टी आहेत लहान मुलांना त्याच्यावर काम करते. अरे वा मग यात पण तर चांगलं काम करू शकतो मिळून. तू पण ये आमच्या सेंटरला कधीतरी. आपण भेटू मग

आमच्याकडं पण महिला आहेत तू त्यांना गेस्ट लेक्चर देऊ शकते.

म्हणजे तुम्ही जॉब पुण्यामध्येच देता की पुण्याच्या बाहेरच्या मुलांना पण देता. अ आम्ही पुण्याच्या बाहेरचे पण जॉब ज्यावेळेस त्यांच्या बाहेरचे त्यांना देतो पण आमच्याकडं कसं ट्रेनिंग सेंटर आहे ना. त्या आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करतो. कारण की जे अन्स्कील्ड मुलं आहेत, त्यांना तर जॉब ट्रेनिंगचं द्यावं लागेल ना.

ज्यांच्याकडं काही स्किल नाही त्यांना. ज्यांच्याकडं स्किल आहे मग त्यांना आपल्याकडे काही नवीन वेकेंसी आल्या कंपनी थ्रू तर त्यांना आम्ही तसं पाठवतो. डायरेक्ट इंटरव्हिव्ह घेऊन मग त्यावेळेस त्यांना जॉब इंटरव्हिव्ह होते मग त्यातनं जॉबला पाठवतो. हां हां हां आणि मग कितवीची मुले आहेत ते? दहावीपासनं पुढं आहेत का? हां दहावीपासून पण आम्ही बारावीपासून पुढच्याच घेतो बारावीपासून जे पण पुढे असतील ना. एडज्युकेशन आणि आमचं आहे स्वारगेटचं

म्हणजे जे काही जॉब आहे ना.

तर त्यासाठीचं त्या मुलांना आम्ही जॉब देतो. मग त्या लेव्हलचेच मुलं आम्हाला पाहिजेल असतात. ओके मग आपल्यासारखे एम एस डब्ल्यू झालेल्यांसाठी नाही का वेकेंसी कुठं? आमच्या थ्रू आमच्या ऑर्गनायजेशनमध्ये असते वेकेंसी मग मी तेंव्हा कळवेन तुला. हो चालेल आहेत माझे फ्रेंड आहे त्याला करायचं आहे.

असे कामं पण असतात आमच्याकडे, असं जॉब पण आहे तर मी तुला सांगेल त्या जॉबचं असेल

त्याचं म्हणजे इंजिनियरिंग झालेलं आहे आणि त्याला वर्क फ्रॉम होम हवं आहे. वर्क काय आहे का हो आमच्याकडे सेल नावाची कंपनी आहे. तर ती वर्क फ्रॉम होम पण देते. पहिले ना एक लिंक येते लिंकवरती असेसमेंट दिली जातील त्यानंतर मग तुम्ही त्या त्याच्यामध्ये जर मार्क पडले तर मग तुमचे केलं जातं मग पुढचा इंटरव्हिव्ह नेक्स्ट तुम्ही केपेबल असतात. असं आमच्याकडे वर्क फ्रॉम होम चं जॉब आहे. आणि पेमेंट वगैरे कितीये काय? पेमेंट वीस हजार आहे पण इन हॅन्ड तुम्हाला सतरा साडे सोळा पर्यंत येईल हातामध्ये. आणि जर एक्सपिरियन्स असेल त्या लोकांना तर त्यांना?

आता तुमचा इंटरव्हिव्ह होणार कारण व्हिडीओ कॉल वरती तुमचं कन्व्हर्सेशन कसं आहे? तुमचे इंग्लिश ग्रामर कसं आहे? तम्ही किती सगळं आमच्याकडे नाईट नाईटचा जॉब आहे.

चांगलं मी सांगते त्याला, त्याला जर करायचं असेल तर मी तुमचे डिटेल हे करते नाहीतर मग तुमच्या सेंटरला पाठवते मग.

पण क्लाससाठी पण होत असेल तर.

तुझं तू पण ये आमच्या इथे भेटायला.

बाकी काही नाही तुम्हीच कधी भेटताय आपण किती जवळ जवळ दोन वर्ष झालं कोरोना नंतर भेटलोच नाही आपली भेटच नाही झाली. हो ना गं आता कामाचं हे येणं जाणं आता तुला तर माहिती ये मी प्रवास करते वाघोली वरून स्वारगेटला येते. जायला यायला अडीच तास लागतात रोज डेलीचे. जायला अडीच तास आणि यायला अडीच तास म्हणजे पाच तास तर ट्रॅव्हलिंग मध्येच जातायेत. तेच तर त्या ट्राफिक पुण्यामध्ये एवढा असतो. त्या ट्रॅफिकचं तर सांगायचंच नाही. पावसामध्ये एवढे हाल होतात. हो ना गं आणि बसला इतकी गर्दी तुला तर बसला किती गर्दी. रोज तिथं पाकीट कोणी मारतं तर कोणाचं मोबाईल जातं. कोणाचं काय तर काय एवढं रोज चाललंय अगं क्राउड खूप आहे ना तिकडे त्यसाईडला. हं रोजच मी बसमध्ये येते ना तर मला खूप भीती वाटते. की बसमध्ये बसायची कारण मोबाईल, कोणाचं पाकीट जातंय कोणाचं काय असं भीती वाटते गं रोजचं प्रवास करायला.

आणखी काही नाही जाऊयात कुठंतरी फिरायला.

फिरायला जाऊया म्हणलं कुठंतरी एखाद्या संडेला. हो जाऊया ना जाऊया कुठं जायचं लांब जाऊया लांब जाऊया असं दोन दिवस राहण्यासाठी मस्त अस समुद्रकिनारी हो ना जाऊया ना जाऊया आता थंडीचे दिवस आहेत करायला पण जायला पाहिजे.

आम्ही आता मागच्या हफ्त्यातच गेलो होतो माहिती का फिरायला.

तिकोना गड आहे ना तिथं गेलो होतो आम्ही.

अगं मला विसरून गेली गं मी. आली आठवण पण आता हे सगळे कसं आमचे क्लासचे मुलं होते आम्ही घेतो तिकडे गेलो होतो आम्ही.

हो आहे आहे साईडला आहे.

नाही जाऊया ना आपण असं कॅम्प फायर वगैरे कुठंतरी असं नाईटला मस्त. हो हो तिथं जाऊया ना चांगलं व्यवस्थित आहे खूप छान आहे अगं ते बघायला.

मी पण इथेच राहते शिवाजीनगरला राहते भेटू की मग आपण. हां मग चालेल ना मग तुला पण घेऊन जाऊ आम्ही ये ना तू पण

बाकी तुमचं काय चाललंय मग मुलगा ते घरचे कसे आहेत सगळे?

हां कोरोनामध्ये काय तुमच्यामध्ये काय चेंजेस झाले का फॅमिलीमध्ये कोणाचं तुमचं लग्न होतं ना बहिणीचं काहीतरी. हो गं माझ्या बहिणीचं लग्न होतं. माझ्या काकाचं लग्न होतं. खूप छान कोरोनात लग्न छान वाटले पैसा वाचला पण एन्जॉय म्हणून असं काही झालं नाही अगं. किती पन्नास माणसांमध्ये झालं असलं ना लग्न? नाही नाही पहिले तर वीसच माणसांमध्ये माझ्या दीदीचं लग्न झालं.

पहिले वीसच लोकं होते वीस लोकं म्हणजे नावरीकडचे दहा लोकं आणि

आणि कोणालाच नेलं नाही माहिती का काकांच्या मुलांना नाही नेलं कुणालाच नाही नेलं. अ दहा लोकं गेले आणि तेवढेच

एन्जॉय नाही होत ना मग त्यामध्ये. हां पण तेवढे एक झाले की कोणाला मान नाही देता आला कोणाला काहीच नाही फक्त म्हणजे पैसा खूप वाचला आमचं अ माझ्या दुसऱ्या दीदीचं लग्न झालं होतं ना तर त्यावेळेस आम्हाला

आणि आत्ता जे लग्न झालं ते पाच सहा हजारात लग्न झालं

ते चांगले ना की उलट बाबा ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांच्या आईवडलांना म्हणजे असं जास्त लोड नाही त्याचा.

हो खूप बचत झाली प्रमाणापेक्षा जास्त बचत झाली बाई माहिती का नाहीतर आम्ही दीदीच्या लग्नासाठी

लग्न करायचं म्हणून पण आता आम्हाला तेवढे पैसे तिला खर्चायला झाले ना नंतर आले ते पैसे

तेच तर ती सेव्हिंग झाली उलट त्या काळामध्ये. हो सेव्हिंग झाली खूप मोठी. आणि असेच लग्न व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं आता तर.

तेच तर पण ते कोरोनामध्ये भीती पण होती कोण एकमेकांकडं जात पण नव्हतं. त्यामुळं लग्नाचं झालं तरी म्हणजे कोणाला असं राग वगैरे या गोष्टी नाही होतात त्याच्यात.

नाही ना ते बॉडी पण म्हणजे कसं लांबूनच घरच्यांना दावायला लागायचं ना. बॉडीला पण आपल्या हातात घेता येत नव्हते असं होतं त्यात.

आणि कुणीच म्हणजे त्यांच्या इथे घरी एक्स्पायर झाले ना

असं म्हणजे नाहीका कुणी आल्यांनंतर कुणी जेवण पण नाही दिलं माहिती का ज्या दिवशी मयत झाले गावाकडं कसं असतं जेवण देतात ना.

माहिते

माझं तर ऑनलाईन लेक्चरच असायचे कॉलेज सुरु होतं, सकाळी दहा वाजल्यापासनं संध्याकाळी सहा पर्यंत ऑनलाईन लेक्चरच करत बसायचे मी.

हां त्या ऑनलाईनमध्ये असं व्हायचं की कंटाळून जायचं नंतर नंतर दुपारून असं काही करू वाटत नाही.

पण अगं कोरोनामुळे हे तर शिकलं ना आपण ऑफिसला नाही गेलं तरी चालेल म्हणून असं.

की आपण घरूनच काम करू शकतो. ते झालं पण एडज्युकेशन मध्ये त्याचं हे झालं ना ऑनलाईन गोष्टी काही समजतच नव्हत्या.

एक चांगलं झालं की एक्झाम ऑनलाईन झाली हां ना एक चांगल्या गोष्टी घडल्या पण काही गोष्टी हे पण झाल्या ना की आता काही काही लोकांना तर कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम ये माहिती ये का.

हं आता नाही केलं ना तरी ऑनलाईन लिंक जॉईन करा म ऑनलाईन तुमचं सगळं

पण जॉबपण किती जणांची गेली आहे ना कोरोनाच्या हेच्यामध्ये. हो जॉब पण गेले किती लोकांचे.

कोरोनामुळे ऑनलाईनची स्कीम आली ना

तर त्याच्यामुळं मग बर्याचश्या लोकांचे जॉब गेले माहितीये ज्याठिकाणी तीन चार लोकं काम करत होते ना आता तिथे एक दोनच लोकं काम करायला लागले कारण की लोकांनी टेक्निकल गोष्टी भरपूर शोधून काढल्या ना.

तेच तेच त्यामुळं ते बेरोजगारी वाढत चालली ये ना आता. हो त्यामुळंच बेरोजगारी वाढत चालली आहे. आणि तसे लोकांनी ज्या ठिकाणी ना पंधरा हजार रुपये सॅलरी होती त्याठिकाणी लोकं कमी सॅलरी वरती काम करायला लागले. दहा हजारावर लोकं तयार होतात काम करायला होता.

ते आहे पण वर्क फ्रॉम होम जरी असलं तरी उलट वर्क लोड खूप वाढलं ऑफिसमध्ये कसं टाइम लिमिट राहतं ना की बाबा तेवढ्याच टाइम मध्ये त्यांना काम करायचं असतं वर्क फ्रॉम होम मध्ये एक्स्ट्रा गोष्टी कराव्या लागतात.

अगं माझे मिस्टर वर्क फ्रॉम होम करतायेत आता पहिले ते आठच घंटे काम करत होते आता दहा घंटे होतात तरीपण त्यांचं काम बंद नाही होत माहिती का. ते म स्ट्रेस लेव्हल वाढली ना त्यामुळं.

आणि आता कुठं बाहेर फिरायला जायचं म्हंटल तरीपण ते कोरोनाची थोडीफार भीती आहेच म्हणा मनामध्ये असं नाही की आता बाहेर चाललो. आता लग्न असलं ना लग्नामध्ये एवढे लोकं लगन सराई सुरु झाली त्याच्यामध्ये तर लग्न पण पाहिल्यासारखं नाही वाटत असं एन्जॉय सारखं माहितीये का.

बरेचसे हे बंद होतं त्याच्यामुळं नवीन चालू झालं ना तर त्याच्यामुळं भीती पण वाटते गं तेवढीच. आणि एवढं अगोदर असं वाटतं की नाही अरे आपण जिथं काम करणार ये तिथं सेफ्टी आहे का नाही हे पण बघावं लागतं.

एसी आहे का नाही

हां म तेच ना सगळ्या गोष्टीच विचार करूनच हे करावं लागतं गं.

अच्छा आम्ही जाणार आहे आता लग्नाला

पण आता पहिले सारखं एन्जॉय नाही वाटत गं जेंव्हापासून लॉकडाऊन हे लग्न झालंय ना कोरोनातले.

त्यामुळे आता लग्न एन्जॉय करत नाही ना पाहिलेसारखे लग्न आता.

हां जे ते म्हणजे बीजी झालेत आता खूप जण आपापल्या हेच्यामध्ये कारण की दोन जवळजवळ एक वर्ष एक दोन वर्ष गेले ना त्या गोष्टीत कोरोनामध्ये.

फायनान्शिअल कंडिशन पण बऱ्याच लोकांची वीक झाली. अ हां ना ते त्याच्यामुळं कसं वीक तरी नाही अगं पण लोकांनी त्यांची बचत करून ठेवलेली होती. पण आता पहिले सारखं करणारच नाही लोकं लोकांच्या लक्षात आलं ना आपण कशी बचत केली पाहिजे. हां म्हणजे उधळपट्टी

हां कोरोनामध्ये जे पैसा होता ना ते लोकांना बचत कशी करायची हे कोरोनाने शिकवलं ना आता आपल्याला.

हां मग त्याच्यामुळं लोक पण आता पाहिल्यासारखं खर्च करत नाही गं लग्नांमध्ये. कोरोनामध्ये लोक म्हणजे माणसांची किंमत कळली फॅमिलीची किंमत कळली फॅमिली सोबत त्या दिवस राहिलो ना आपण कंटिन्यू त्यामुळं खरंच महत्व वाढलं.

हो हे खूप कळालं महिति ये का पैश्याला व्हॅल्यू कसं आहे. कसं आपण खर्च केलं पाहिजे आणि हे कोरोनातच कळलं आपल्याला माहिती ये का.

आपले हेल्थ किती महत्वाची आहे आपण किती गोष्टी करायला पाहिजे या गोष्टी पण समजल्या त्याच्यामध्ये. हो मग अगं पण ते हेल्थचं लोकांनी बरेचशे कॅम्प अरेंज केले होते पण लोक फ्रीमध्ये व्हॅक्सिनेशचं घेत नव्हते. मी पण आता त्याच्यावरच अवेअरनेस करत होते ना वक्शीनेशन वर